सायलॅब च्या आयटरेटिव कॅलक्युलेशन्स वरील पाठात स्वागत
आपण Macमॅक ऑपरेटिंग सिस्टीम मधे सायलॅब वर्जन 52 वापरत आहोत
ही कॅलक्युलेशन्स सायलॅब च्या दुस या वर्जन मधे तसेच लिनक्स आणि विंडोज वरही चालतील
iterationसीई फाईल मधे उपलब्ध असलेला कोड वापरू
ही फाईल सायलॅब एडिटरद्वारा उघडली आहे
तो फक्त एडिटर म्हणून वापरू
कोलन ऑपरेटर द्वारा वेक्टर बनवू
आय इस इक्वॉल टीओ 1 कॉलन 5 ह्यामुळे 1 ते 5 असा 1 ने वाढणारा वेक्टर बनेल
या कमांडमधे आय इस इक्वॉल टीओ 1 कॉलन 2 कॉलन 5 मधला 2 हा अंक वाढ दर्शवतो
1 पासून वेक्टर सुरू होतो
तो 5 च्या पुढे जात नाही
पण इक्वॉल टीओ 5 होऊ शकतो
शेवटचे अर्ग्युमेंट 6 झाले तरी रिझल्ट तोच रहातो
ह्याचे स्पष्टीकरण देणे कठीण नाही
असे का होत असेल
आता फोर स्टेटमेंटचा उपयोग आयटरेटिव कॅलक्युलेशन्स करण्यासाठी करू
फोर आय इस इक्वॉल टीओ 1 कॉलन 2 कॉलन 7 डिस्प एंड ओएफ फोर लूप
हे कट करून सायलॅब कन्सोलवर पेस्ट करून एंटर दाबा
लूप कार्यान्वित होताना हे आय ची व्हॅल्यू प्रिंट करेल
डिस्प डिस्प कमांडमुळे त्यात दिलेली अर्ग्युमेंटस दाखवली जातील
फोर loopफॉर लूप हे इंटिजर व्हॅल्यूजसाठी वापरतात
या केसमधे 1 3 5 आणि 7 या चार इंटिजर व्हॅल्यूज दिसत आहेत
फोर loopफॉर लूप मधे जितक्या वेळा आयटरेशन्स होतात त्याला prioriप्रिओरी म्हणतात
या पाठाच्या उरलेल्या भागात डिफॉल्ट इन्क्रीमेंट 1 घेऊ
पुढील लूप ने सुरू करू
फोर आय इक्वॉल टीओ 1 टीओ 5 डिस्प एंड breakब्रेक स्टेटमेंटद्वारे हा कोड मॉडिफाय करू शकतो
ह्यामुळे आय हा फक्त 2 पर्यंत दिसत आहे
आय च्या अंतिम व्हॅल्यूपर्यंत म्हणजे 5 पर्यंत हे आयटरेशन गेलेले नाही
आय हा 2 झाल्यावर आयएफ blockइफ ब्लॉक पहिल्यांदा कार्यान्वित होईल
परंतु breakब्रेक कमांड loopलूप समाप्त करेल
इंटरमिडिएट कंडिशन पूर्ण झाल्यास loopलूप च्या बाहेर पडण्यासाठी breakब्रेक स्टेटमेंट वापरतात
आय इस इक्वॉल टीओ 2 स्टेटमेंटमधे दोन वेळा इक्वॉल टीओ साईन वापरतात
प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस मधे equalityईक्वालिटी ची तुलना करण्यासाठी ही सर्वमान्य पध्दत आहे
ह्या कम्पॅरिझन स्टेटमेंटचा रिझल्ट बुलियन असतो trueट्रू किंवा falseफॉल्स
येथे कंटिन्यू स्टेटमेंट पेस्ट करून एंटर दाबा
आय हा फक्त 4 आणि 5 साठी दिसेल
आय लेस थान ओर इक्वॉल टीओ 3 स्टेटमेंटनुसार आय हा 3 किंवा कमी असल्यास काहीच दिसणार नाही
continueकंटिन्यू स्टेटमेंट प्रोग्रॅम मधील उरलेले loopलूप सोडून देते
हे breakब्रेक स्टेटमेंटप्रमाणे loopलूप समाप्त करत नाही
आय पॅरॅमीटर इन्क्रीमेंट होतो आणि नवीन आय साठी loopलूप ची सर्व कॅलक्युलेशन्स कार्यान्वित होतात
येथे थोडे थांबू
लेस थान ओर इक्वॉल टीओ प्रकारच्या ऑपरेटर्सविषयी माहिती घेऊ
टाईप करा हेल्प लेस थान ओर इक्वॉल टीओ
एंटर दाबा
हा सायलॅब helpहेल्प ब्राऊजर उघडेल
लेस या पर्यायासाठी helpहेल्पउपलब्ध असल्याचे दिसेल
हे बंद केल्यावर टाईप करा हेल्प लेस हेल्प लेस्स आपण गरजेनुसार हेल्प इन्स्ट्रक्शन्स पाहू शकतो
हे बंद करू
सायलॅब मधे प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसपेक्षा forफॉर स्टेटमेंट प्रभावी ठरते
वेक्टर साठी फोर loopफॉर लूप चे उदाहरण पाहू
हे स्क्रिप्ट व्ह च्या सर्व व्हॅल्यूज दाखवत आहे
आतापर्यंत आपण फक्त व्हेरिएबल्स दाखवत होतो
तसेच कॅल्क्युलेशन चा रिझल्टही दाखवू शकतो
खालील कोड संख्येचे वर्ग दाखवतात
फोर loopफॉर लूप समजावण्यासाठी बराच वेळ दिला
आता व्हाईल loopवाइल लूप पाहू
बुलियन एक्सप्रेशन trueट्रू असल्यास व्हाईल वाइल स्टेटमेंट loopलूप कार्यान्वित करते
loopलूप च्या सुरूवातीला एक्सप्रेशन trueट्रू असल्यास व्हाईल loopवाइल लूप ची स्टेटमेंट्स कार्यान्वित होतात
जर प्रोग्रॅम बरोबर लिहिलेला असेल तर एक्सप्रेशन falseफॉल्स होते आणि loopलूप समाप्त होते
व्हाईल loopवाइल लूप साठी उदाहरण पाहू
1 ते 6 ह्या आय च्या व्हॅल्यूज दाखवल्या आहेत
व्हाईल loopवाइल लूप मधे ब्रेक आणि कंटिन्यू स्टेटमेंटस तशीच काम करतात जशी फोर loopफॉर लूप मधे करतात
breakब्रेक चा उपयोग पाहू
आय ची व्हॅल्यू 3झाल्यावर breakब्रेक स्टेटमेंटद्वारा प्रोग्रॅम loopलूप च्या बाहेर पडतो
व्हाईल loopवाइल लूप मधे कंटिन्यू स्टेटमेंटचे उदाहरण लिहून पहा
आपण आयटरेटिव कॅलक्युलेशन्स पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
स्पोकन ट्युटोरियल्स हा टॉक टू टीचर प्रॉजेक्टचा भाग असून यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय
गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून अर्थसहाय्य मिळाले आहे
यासंबंधी अधिक माहिती पुढील लिंक वर उपलब्ध आहे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
धन्यवाद